रुबी मधील ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत क्लासेस ऑब्जेक्ट बनवणे रुबी मधील मेथडस घोषित करण्याच्या पध्दती
येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 1204 आणि रुबी 193 वापरणार आहोत
या पाठासाठी लिनक्स कमांडस टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
तुम्हाला आठवत असेल की आपण टीटीटी डिरेक्टरी बनवली होती
त्या डिरेक्टरीवर जाऊ
नंतर रुबी हायफेन ट्युटोरियल आणि क्लासेस ह्या डिरेक्टरीत जा
रुबी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे
रुबीमधील स्ट्रिंग किंवा नंबर पासून व्हॅल्यूपर्यंत सर्व काही म्हणजे ऑब्जेक्ट्स
क्लास म्हणजे संबंधित डेटा आणि फंक्शन्सचा संच
माहितीत सुसूत्रता ठेवण्यास यांचा उपयोग होतो
ऑब्जेक्ट म्हणजे क्लासचा instanceतयार करणे
क्लास ह्या कीवर्डद्वारे क्लास घोषित केला जातो
त्याच्यापुढे क्लासचे नाव दिले जाते
शेवट एंड द्वारे होतो
क्लासचे उदाहरण पाहू
क्लास प्रोडक्ट रुबी कोड एंड क्लासच्या नावाची सुरूवात कॅपिटल अक्षराने होणे आवश्यक आहे
ज्या नावात एकापेक्षा अधिक शब्द असतील ते कॅमेलकेस्ड असणे आवश्यक आहे
उदाहरणार्थ युझरइन्फॉर्मेशन प्रोडक्टिनफॉर्मेशन यानंतरची फाईल नेम्स त्यातील शब्द अंडरस्कोर ने जोडून लिहू
यूझर अंडरस्कोर इन्फॉर्मेशन प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फॉर्मेशन रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवी फाईल बनवा
त्याला class definitionrb असे नाव द्या
माझ्याकडे क्लासेस चा वापर केलेले एक उदाहरण आहे
पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
या उदाहरणात मी ऑर्डर नामक क्लास घोषित केला आहे
आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू
मी मायिन्स्टन्स हे इन्स्टन्स व्हेरिएबल घोषित केले आहे
आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे
मायक्लासवर नावाचे क्लास व्हेरिएबल घोषित केले आहे
आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे
आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात कोड समाविष्ट करू
टाईप करा पट्स ऑर्डर डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर व्हेरिएबल्स
या ओळीच्या आधी नव्या ओळीकरता टाईप करा पट्स काही कॅरॅक्टर्स आणि स्लॅश न्
ही ओळ कॉपी करून ती ह्या ओळीच्या खाली पेस्ट करा व फाईल सेव्ह करा
आता हा कोड कार्यान्वित करू
टर्मिनलवर जा आणि टाईप करा रुबी स्पेस क्लास अंडरस्कोर डेफिनिशन डॉट आरबी आणि आऊटपुट बघा
आपण घोषित केलेले इन्स्टन्स व्हेरिएबल दिसेल
आता टाईप करा पट्स ऑर्डर डॉट क्लास अंडरस्कोर व्हेरिएबल्स
डिमार्केशन लगेच ओळीच्या खाली कॉपी आणि पेस्ट करून सेव्ह करा
आता टर्मिनलवर जा आणि आधीसारखीच फाईल कार्यान्वित करा
आपण घोषित केलेले क्लास व्हेरिएबल देखील दाखवले जात आहे
आता तुम्ही स्वतःचा क्लास बनवू शकता
आता ऑब्जेक्ट म्हणजे काय ते पाहू
ऑब्जेक्ट म्हणजे क्लास चा इन्स्टन्स
ऑब्जेक्ट हे क्लास पासून बनलेले असते
क्लासमधे घोषित केलेल्या प्रॉपर्टीज आणि मेथडस ऑब्जेक्ट मधे असतात
ऑब्जेक्ट कसे घोषित करायचे
न्यू कीवर्डद्वारे क्लासचा ऑब्जेक्ट घोषित केला जातो
येथे प्रोडक्ट क्लासचा ऑब्जेक्ट घोषित करत आहोत
येथे आपले ऑब्जेक्ट बनेल
प्रोडक्ट productन्यू ह्या क्रियेला ऑब्जेक्टचे इनिशियलायझेशन असे म्हणतात
हे ऑब्जेक्ट प्रोडक्ट प्रकाराचे आहे
आता आपण इनिशियलाईज ही मेथड बघू
इनिशियलाईज मेथड ऑब्जेक्ट तयार करताना कॉल केली जाते
न्यू या कीवर्डने ऑब्जेक्ट कॉल करताना आपण इनिशियलाईज मेथड वापरतो
इनिशियलाईज मेथडला अनेक पॅरामीटर्स असू शकतात
इतर रुबी मेथडसप्रमाणेच तिची सुरूवात डीईएफ कीवर्डने होते
त्याचे उदाहरण पाहू
रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवी फाईल बनवा
आणि त्याला ऑब्जेक्ट अनडेस्कोर इनिशियलाईज डॉट आरबी असे नाव द्या
माझ्याकडे ऑब्जेक्ट इनिशियलायझेशन कोडचे उदाहरण आहे
पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
येथे आपण ऑर्डर नावाचा क्लास घोषित केला आहे
नंतर अर्ग्युमेंटशिवाय इनिशियलाईज मेथड घोषित केली आहे
नंतर आय हावे क्रिएटेड अन ऑब्जेक्ट हा मेसेज दाखवणारी पट्स मेथड लिहिली आहे
नंतर ऑर्डर डॉट न्यू असे टाईप केले आहे
जे इनिशियलाईज मेथड कॉल करेल
टर्मिनलवर जा आणि टाईप करा रुबी स्पेस ऑब्जेक्ट अंडरस्कोर इनिशियलाईज डॉट आरबी आणि आऊटपुट बघा
आय हावे क्रिएटेड अन ऑब्जेक्ट असा मेसेज दिसेल
आता गेडीत वर जाऊन मेथडमधे अर्ग्युमेंट समाविष्ट करा
पट्स मधे काही बदल करू
ह्याने पास केलेल्या अर्ग्युमेंटसच्या व्हॅल्यूज दाखवल्या पाहिजेत
पुढे टाईप करा
ऑर्डर डॉट newआय हावे क्रिएटेड अन ऑब्जेक्ट
येथे नव्या मेथडला अर्ग्युमेंट दिली आहे
हे अर्ग्युमेंट इनिशियलाईज मेथडला पास केले जाते
टर्मिनलवर जा आणि टाईप करा रुबी स्पेस ऑब्जेक्ट अंडरस्कोर इनिशियलाईज डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
आपल्याला आय हावे क्रिएटेड अन ऑब्जेक्ट असा मेसेज दिसेल
आता तुम्हाला ऑब्जेक्ट इनिशियलायझेशन चा अर्थ लक्षात येईल
लक्षात घ्या रुबीतील मेथडस ही क्लासने वापरलेली फंक्शन्स असतात
क्लास मधील प्रत्येक मेथड ही डीईएफ आणि एंड ब्लॉकमधे घोषित केलेली असते
अनेक शब्दांनी बनवलेले मेथडचे नाव अंडरस्कोर ने जोडतात
मेथडच्या नावाला काही कॅरॅक्टर्स जोडता येतात ती म्हणजे
प्रत्येक कॅरॅक्टर मुळे मेथडला वेगळा अर्थ प्राप्त होतो
काही उदाहरणे पाहू
रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवी फाईल बनवा
त्याला क्लास अंडरस्कोर मेथड्स डॉट आरबी असे नाव द्या
माझ्याकडे क्लास मेथडसच्य कोडचे एक उदाहरण आहे
पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
येथे एनिमल नावाचा क्लास घोषित केला आहे
आपल्याकडे ब्रीथ आणि वॉक या मेथडस आहेत
त्या डीईएफ आणि एंड कीवर्डस वापरून लिहिल्या आहेत
एनिमल हे ऑब्जेक्ट इनिशियलाईज केले आहे
आणि ते एनिमल व्हेरिएबलला दिले
येथे आ लोअरकेसमधे आहे
यानंतर ब्रीथ आणि वॉक या मेथडस एकामागून एक कॉल केल्या आहेत
आता प्रोग्रॅम कार्यान्वित करा
टर्मिनलवर जा आणि टाईप करा रुबी स्पेस क्लास अंडरस्कोर मेथड्स डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
आय ब्रीथ आय वॉक या ओळी प्रिंट झालेल्या दिसतील
कारण आपण ब्रीथ आणि वॉक मेथडस कॉल केल्या होत्या
या मेथडस मधे लिहिलेली पट्स स्टेटमेंटस आपल्याला हा रिझल्ट दाखवतील
आता क्वेशन मार्क ने संपणा या मेथडस कशा तयार करायच्या ते पाहू
रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवी फाईल बनवा
आणि त्याला क्लास अंडरस्कोर मेथड्स अंडरस्कोर विथ अंडरस्कोर ट्रेलिंग अंडरस्कोर कॅरेक्टर्स डॉट आरबी असे नाव द्या
माझ्याकडे क्वेशन मार्क सहित क्लास मेथडच्या कोडचे उदाहरण आहे
पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
येथे आपण उदाहरण म्हणून पूर्वीचाच क्लास घेतला आहे
येथे ब्रीथ मेथडच्या शेवटी क्वेशन मार्क आहे
अशा मेथडस सामान्यतः बोलियन व्हॅल्यूज परत करतात
हे रुबीतील मेथडसच्या नेमिंग कन्व्हेन्शन प्रमाणे आहे
ही मेथड एनिमल डॉट ब्रीथ question मार्क असे लिहून कॉल केली जाते
टर्मिनलवर जा आणि टाईप करा रुबी स्पेस क्लास अंडरस्कोर मेथड्स अंडरस्कोर विथ अंडरस्कोर ट्रेलिंग अंडरस्कोर कॅरेक्टर्स डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
ट्रू हे आऊटपुट मिळेल
पुढे वॉक नामक आणखी मेथड घोषित करू
त्याच्या आधी equal टीओ चिन्ह लिहू
ही मेथड एनिमल डॉट वॉक लिहून कॉल करतात
ही मेथड कार्यान्वित करू
टर्मिनलवर जा आणि टाईप करा रुबी क्लास अंडरस्कोर मेथड्स अंडरस्कोर विथ अंडरस्कोर ट्रेलिंग अंडरस्कोर कॅरेक्टर्स डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
अनडिफाईन्ड मेथॉड अशी एरर मिळेल
कारण इक्वॉल टीओ चिन्हाला वेगळा अर्थ आहे
मेथडला व्हॅल्यू देण्यासाठी त्याचा उपयोग होतो
आता आपण ही मेथड वेगळ्या पध्दतीने कॉल करू
टाईप करा पट्स एनिमल डॉट वॉक इक्वॉल टीओ हॉप्स पुन्हा एकदा करून बघू
टर्मिनलवर जा
मागील कमांड कार्यान्वित करून आऊटपुट बघा
हॉप्स शब्द प्रिंट झालेला दिसेल
मेथडच्या पुढील इक्वॉल टीओ चे चिन्ह हे व्हॅल्यू देण्यासाठी आहे असे दाखवते
आता तुम्ही मेथडस लिहू शकता
या पाठात आपण शिकलो क्लासेस घोषित करणे क्लासचे ऑब्जेक्ट्स घोषित करणे रुबीमधील मेथडस घोषित करण्याच्या विविध पध्दती
आता असाईनमेंट
प्रोडक्ट नामक क्लास घोषित करा
मायवर च्या व्हॅल्यू घेण्यासाठी आणि सेट करण्यासाठी मेथडस घोषित करा
व्हॅल्यू सेट करण्यासाठी चिन्ह वापरून मेथड घोषित करा
वरील क्लासचे ऑब्जेक्ट इन्स्टॅन्शिएट करा आणि वरील दोन्ही मेथडस वापरून व्हॅल्यू सेट आणि गेट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160सहभागासाठी धन्यवाद